सदरील चित्रांमध्ये लेणिच प्रवेशद्वार दिसत आहे. या प्रवेशद्वार मध्ये गौतम बुद्धांची अने-अनेक चित्रे हे दगडावरती कोरलेली दिसून येत आहेत.

वरील चित्रातील छायाचित्र हे एका बस चे आहे. ही बस महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस आहे. अ तसेच हिला शिवशाही देखील म्हणतात.

विजेचा पोल देखील दिसून येईल व त्याच बरोबर आपल्याला छायाचित्रात अनेक झाडे देखिल दिसून येतील.

वरील छायाचित्र है गवरमेंट कॉलेज ऑफ एंजिंनेयरिंग कराड येथील आहे. है कॉलेज महाराष्ट्रमध्ये खूप प्रसिद्ध असे कॉलेज आहे.